ह्या ग्राउंड ला--

लोह्याच्या एक गेट लागलेला आहे बाहेर झाड आहे इलेक्ट्रिक चा पोल आहे वायर गेलेल्या आहे आणि अं रात्रीचा वेळ --

अं खूप मोठा मैदान आहे मैदानाच्या बाजूला बिल्डिंग आहे.

शो सारखं बनवला आहे तिथून झरणा वाहून राहिलेला आहे पाण्याचा तिथे स्वामी विवेकानंद ची मूर्ती आहे खूप उंचावर एक हिरव्या कलरचा बोर्ड लागलेला आहे आजूबाजूला झाड आहे.